Haggling bargaining झाली किती देणार किती नाही. The other agreed आणि दुसरा माणूस मग तो जो समोरचा customer ए तो तयार झाला. The astrologer said आता ज्योतिषी काय म्हंटला. You were left for dead am I right म्हणजे त्याला, ज्योतिषाने असा प्रश्न विचारला कि तुला म तू मेलाच असं समजून तुला त्या अवस्थेत सोडून देण्यात आलं होत बरोबर. तेवढ्यात तो म्हणतो तो customer ए tell me more बरोबर? मला अजून सांग.

आजकाल आपण प्रदूषण आणि पर्यावरण याबाबत समाज खूप सजग झाल आहे अस समजतो पण ते, कृतीतून आपल्याला काई कुठे दिसत नाही पण जागोजागी फिरताना, प्रवास करताना आपल्याला जाणवत नाही की समाज सजग झाला आहे. त्याकरता, समाजाने कृतिशील होण अत्यंत महत्वाच आहे. आपल्याला निरनिराळ्या प्रकारची प्रदूषणं दिसून येतात. त्या प्रदूषणांची अनेक प्रकार पडतात. जसे की हवेचे प्रदूषण, जल म्हणजे पाण्याचे प्रदूषण, मृदा म्हणजे जमिनीचे प्रदूषण, ध्वनि म्हणजे आवाजाचे प्रदूषण. आता उन्हाळा येऊ वाटलेला आहे तर पाण्याची किती भीषण टंचाई ग्रामीण भागात होते ते आपल्याला दिसतंय जाणवतंय पण आपण त्याबाबत कृतिशील होत नाही, पाणी वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. शहरांमध्ये तर फार भयावह परिस्थिति आहे कारण, कुणी काळजीच घेत नाही. पाण्याने रास्ते धुणे, प्यायच्या पाण्याने गाड्या धुणे, प्यायचे पाणी बांधकामावर वापरने असे प्रकार सर्रास आढळून येतात. आंगण झाडणे, म्हणजे अगदी रास्ते झाडून घरासमोरचे आंगणं पाण्यानं धुतली जातात नळ लाऊन इतके आपण बेदरकार झालेले आहोत. पण जेव्हा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

मजामस्ती करणारे होत चललेलो आहोत. लोकांना कुठल्या गोष्टीचा काय त्रास होतोय याच्या आपल्या जाणिवा बोथट आणि नष्ट होत चाललेल्या आहेत. तर, त्याकरता नुसती चर्चा न करता आपण कृतिशील होण अत्यंत महत्वाच आहे. तर, आपण वर सांगितलेली चार प्रकारची प्रदूषणं ही कमी करू शकु तळणं त आपल्याला शक्क नाही पण ते कमी करण्याकरता प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेच आहे कारण, आपल्याला जस चांगल पर्यावरण मिळालं तस ते पुढच्या पिढ्यांने मिळाव याकरता आपणच काळजी घेण अत्यंत महत्वाच आहे. आता आपण पहिल्यांदा पाणी प्रदूषणावर बोलू

जलप्रदूषणाची समस्या ही जगातील सर्व देशांना भेळसावत आहे. खर तर, जल म्हणजे जीवन पण तेच ज्या प्रदूषित झाले तर सर्व प्राणी ज्यामध्ये मनुष्य सुधा येतो. या सर्वांच जीवन धोक्यात येऊ शकते. बघा बरं! पाणी शिवाय माणूस, पशू, पक्षी कोणताही प्राणी जीवंत राहू शकेल का? नाही ना? मग? त्याची आपण काळजी घ्याल नको? अशुद्ध पाणी, हवा याचे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होत आहे. पाण्यातील प्राणवायूचेही प्रमाण कमी होत आहेत त्यापासून सर्व जीवांना धोका निर्माण होतो. ते म्हणजे, प्रदूषण पृथ्वीवर एक्काहत्तर टक्के पाणी व एकोनतीस टक्के जमीन आहे. एक्काहत्तर टक्के पाणी असूनही ते आपण खराब करत प्रदूषित करतो

गोड्या पणीच्यापैकी फक्त नऊ टक्के गोडे पाणी उपयुक्त ठरते जे सजीवांना जागावू शकते पण हेच गोड पाणी कारखानदारी, कचरा, रासायनिक खते इत्यादींमुळे दूषित होऊन पिण्यास व वापरण्यास अयोग्य होते एका माणसाला जगण्यासाठी दररोज कमीतकमी पाच लिटर पाणी लागत

दिवसेंदिवस अयोग्य प्रा प्रमाणात वाढतो आहे व तो Control करण हे आपल मुख्य काम आहे. तरमग बघू आपन आता हवेचे प्रदूषण करखंदरी व गाड्या मोटा अ सर्व प्रकारच्या मोटारी, विमान सार्वजनिक सर्वप्रकारच्या वह् वाहतूक व्यवस्था याच्यामुळेही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, त्याच्याकडे आपन लक्ष दिले पाहिजे लोकसंख्या वाढीमुळे खूप प्रमाणात अन्नधान्य लागत आहे. ते अन्नधान्य वाढवण्याकरता किंवा त्याच पीक वाढवण्याकरता आपण कृत्रिम खतांचा भरमसाठ वापर करून कमी जागे मधून जास्तीत जास्त पीक उगवण्याचा प्रयत्न करतो आहे पण ते योग्य आहे का, सर्व प्रकारच्या जमिनी या शेती करता अयोग्य होऊ झाअ लागलेल्या आहेत मग काय करणार?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 त्याचा प्रकृती वाराही वाईट परिणाम होतो पण आपण हे विचारात घेत नाही ध्वनि प्रदूषण आता बाघा, सर्वप्रकारची सणसमारंभ हे जेव्हा येतात तेव्हा किंवा आपल्या दैनंदिन जीवनात आपण जेव्हा

ध्वनिच प्रदूषण हे खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे ते कमी करण्यासाठी आपली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था ही जास्तीत जास्त चांगली करणे हे आपल्या हातात आहे पण आपण त्याकडे लक्ष देत नाही Signal ला वाहन बंद करणे म ते वाहन कुठल्याही प्रकारचा असो दुचाकी असो, चारचाकी असतो, मोठे ट्रक असो container असो या सर्वांनी आपल्यामुळे प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी का

कुठल्याच गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही. अगदी, आपण आपल्या प्रकृती कडेही लक्ष द्यायला तयार नाही इतका माणूस वेड्यासारखा धावतो आहे त्याच्या लक्षात येत नाही की आपण नक्की काय करतोय. तर मृदा म्हणजे जमीन तिचंही बघा तशीच अवस्था म्हणजे पाणी, हवा, जमीन, ध्वनि या सर्व मार्गांनी आपण बेफणपाने प्रदूषण करतो आहे पण प्रदूषणाकडे, ते आटोक्यात आणण्या कडे कुणीही लक्ष देत नाही. खरतर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 पुढच्या पिढीला काहीतरी चांगल देऊ शकू तेव्हा किमान हवाप्रदूषण, जलप्रदूषण, जमीन म्हणजे मृदाप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण आपल्यामुळे कस कमीत कमी होईल, आपल्या कुटुंबामुळे, आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे, मित्रमंडळींमुळे, नतेवाईकांमुळे हे कस कमीत कमी होईल याच्याकरता प्रयत्न करण हे आपल पहिल काम आणि त्याच्या करता समाज आणि सर्व व्यवस्था यांना सजग करण, त्याच्यावर कृतिशील होण

आणि सर्वांनीच सर्वप्रकारच प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करू आणि पर्यावरणाचे रक्षण करू Hello

Good morning. काय चाललंय? काय करताय?

अच्छा अच्छा. नाश्ता वगैरे झाला का? हो झाला मगाशीच झाला. आज म्हणजे saturday आहे. saturday sunday असं company ला तर सुट्टी असते. पण तरी आता करावं लागतं थोडं थोडं काम. हो बरोबर आहे. अह काही नाही तेच मला जरा तुमच्याकडून freelancing बद्दल जाणून घ्यायचे होते, म्हणून मी तुम्हाला call केला होता. Actually मी पण म्हणजे दोन हजार एकोणीसपासूनच freelancing करत आहे. त्याच्या आधी मी म्हणजे मलापण त्याच्याबद्दल काही knowledge नव्हते. आता हळूहळू म्हणजे त्याच क्षेत्रात उतरत होते त्याच्यामुळे थोडं माहिती आहे. तर जेवढं माहिती आहे तेवढी माहिती देऊ शकते मी. हां हां हां. मला हे जाणून घ्यायचंय की त्या freelancing मधे आपल्याला, अह नेमकं व अह व काम काय करायला लागतं आणि ते कसले कसले task provide करतात? आणि कुठे आपण freelancing करू शकतो म्हणजे एखादं काही, Platform आहे का किंवा असं? नाही आता वेगवेगळे company चे वेगवेगळे task राहतात. आणि वेगवेगळे याचे freelancing आहे. जसं जर, Translation म्हणजे वेगवेगळ्या task नुसार translation आहे. पण तुम्हाला translation करावं लागेल जर ते task देतील. जर तुम्हाला म्हणजे एखादं validation आहे तर validation करावं लागेल किंवा review करावं लागेल. तर असंच वेगवेगळ्या company ची वेगवेगळे म्हणजे असतात ना, तर माझ्या अनुभवाने सांगायचं झालं तर, अह मी एका company साठी साठी करायची त्या company आमच्या company मधे असं होतं मला permanent job करायचं होतं. हां हां.

कुणी ना कुणी आम्हाला review ला किंवा freelancing मधे तर तेव्हा त्यां मी नेमकं विचारलं की freelancing काय आहे. तर ते बोलले की तुम्ही घरी बसून काम करू शकता, तुमच्या वेळेनुसार काम करू शकता. आणि तुम्हा तुम्ही जेवढं काम कराल,

करायला सांगितले होते. खूपसारे lesson होते. जसं बायजुजचं वगैरे आहे ना learning app त्याच्यामधनं आम्हाला learning app होतं आणि त्यानुसार आम्हाला ते करायचं होतं. तर त्यांनी मला एक list provide केली. आणि त्यामधे म्हणजे first standard पासून म्हणजे पहिल्या वर्गापासून तर नवव्या वर्गापर्यंत खूपसारे म्हणजे एका एका वर्गासाठी कमीत कमी वीस ते तीस package होते.

कसं असतं ना? कुणी कुणी translation चे असं task नुसार देतात की एका एका आठवड्यासाठी दोन आठवड्यासाठी नाही का जे पैसे ठरते मिळेल. तसं देतात तर कुणी कुणी एका महिन्याचं होतं. माझं monthly payment वर होतं. तर मग मग जेवढे पण झालेत, तेवढे मग त्यांना पाठवायची की मी हा हा task complete म्हणजे मला स्वतःच बनवावं लागत होतं ते. माझं bill. तर मी हा ह्या हा passage केलेला आहे, त्याच्यामधे एवढे शब्द आहेत. अह into one point five म्हणजे दीड रुपया. तर आणि मग असं पूर्ण payment त्यांना मी लिहायची आणि मी काय काय complete केलेलं आहे ते एका excel sheet मधे लिहून मी त्यांना पाठवायची. आणि त्यांचा म्हणजे प्रत्येक company चं आपापला format असतो.

पण प्रत्येक company चा आपला नियम असतं आणि त्यानुसार ते लोकं pay करतात. फक्त freelancing मधे मला आवडण्याची म्हणजे आवडणारी खूप गोष्ट हि आहे की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काम करू शकता. म्हणजे जर तुम्ही college करत असणार,

तुम्ही तो एक वेळ आहे तो चांगल्या यासाठी घालवू शकता आणि जसं तुम्हाला तो अनुभव पण मिळते. जर कुठल्याही company मधे मग आपण ज्या education किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, आपण कुठे जर apply करायचं म्हंटलं तर त्या नोकरीसाठी आवेदन करायचं म्हंटलं तर आपण ते अग अगदी easily सांगू शकतो, की हो मला हा अनुभव आहे. मला translation चा अनुभव आहे, मला validation चा अनुभव आहे, मी हा हे review केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींना consider केलं जातं. म्हणजे ते, घेतात की हो तुम्ही केलेलं आहे त्यांना मान्य असते ह्या गोष्टी आणि त्यानुसार ते तुम्हाला मग चांगली salary पण देतात. चांगला पगार देतात. हो बरोबर आहे. तुम्ही केलं कधी केलं का? freelancing? अह मी कधी केलं नाही आहे पण एक मधे मला आलं होतं एक task. Just मी असंच लिंक्डइन वरती मला ते freelancing चं दिसलं म्हणून मी apply केलं. अह असं होतं ना? तिथे लिहिलं होतं की बाबा तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा. तुमच्या अभ्यासावरती ह्याच्यावरती काय त्याचा परिणाम नाही होणार. म्हणून मी त्याच्यासाठी apply पण केलं. आणि मला selection पण झालं. पण, मला ना ते म्हणजे लक्षात नाही आलं असं जास्त काही. पण मी नंतर जरी doubt वगैरे विचारले त्यांचं जरा एक अह training attend केलं.

हां ते केलं होतं मी असं एक अरे ह्याचंच होतं. अह कायतरी मराठीत मराठीत म्हणजे असा हे असायचा sound. मराठीत audio असायचा. आणि त्यांचं ते audio मधे जे काय बोलतात ते आपल्याला लिहायला लागायचं. Transcription म्हणतात. Okay.

कारण की मी त्यांना message केलं की माझं अह शाळेत म्हणजे mail केलं होतं शाळेचं काम आणि माझं हे जे आहे ते एकत्र जमणार नाही मला. मी नाही करू शकत आता माझी आता माझी school start झालेली आहे आणि मला school वरती focus करावा लागेल. मला पूर्ण लक्ष द्यावं लागेल. मग मला paper check करायचे असतात, मला lesson plan बनवायचा असतो, माझे खूप काही शाळेचे task असतात. आणि ते कशा कशी माझी permanent job आहे. तर मी ती तर त्याला तर नाही सोडू शकणार आणि तुमचं तर freelancing आहे तर मी नाही करू शकणार. तीच सोडून देते मग तर मग त्यांनी कसं केलं आम्हाला म्हणजे full time चं दिलं. तर full time मधेपण त्यांचं असं होतं जे task मी आधी करायची तेच मला नंतर पण होते. फक्त एवढंच होतं की, Freelancing मधे मला माझ्या वेळेनुसार काम कर करायची सुविधा होती. ती मा माझे मी जेवढं काम करेन मला तेवढं पैसे मिळायचे. ते मी आणि घरी lockdown मधे तर आपण घरीच असताना मी खूप काम केलं की मला एकदम एक लाख, दीड लाख, दोन लाख, मला असा payment मिळायचा. पण कसं झालं मग जेव्हा मी त्यांची पुस्तक, पूर्ण ह्याची job अह कालावधीची job जेव्हा मी स्वीकारली तेव्हा मग त्यांचं ठरलं की नाही आम्ही तुम्हाला एवढंच पे देणार. म्हणजे जेवढं तुम्हाला तिप्पट, चौपट जो भेटायचा तो पगार नंतर मला भेटत नव्हता. तो अगदी एक म्हणजे, अर्धा भाग, पंचवीस percent असा झाला. पण हि शाश्वती होती की नाही तुम्हाला एवढं भेटणारच आहे. तुम्ही काम करा, तुम्ही न काम तर करायचंच आहे. तुम्ही काम करा, तुम्ही काम नका करू तुम्हाला हे भेटणार आहे. तर मग हे पण एक फायदा किंवा हा पण एक तोटा असतो.

तुम्हाला जर काम आलं तर ठीक आहे नाही आलं तर ठीक आहे आणि प्रत्येक company चं रोजच काम तुम्हाला येणारच असं तर नसते ना. आज आहे आज एखादा project आहे तर आपण काही वेळ काम केलं, नंतर नाही. आता पण मी एका दिल्लीच्या organization, foundation आहे त्यांच्या कडून म्हणजे NGO त्यांच्यासोबत मी काम करते आहे. तर तीन, चार, पाच हां पाच महिने म्हणजे ते, हो चार-पाच महिने एकदम continue काम केलं. कधी जास्त पगार मिळाला, कधी पंचवीसच्या वर मिळाला, कधी तीसच्या वर मिळाला. कधी असं झालं की तुम्हाला पंधरा, सोळाशे रुपयेही मिळालेले आहेत. अठराशे, सोळाशे, पंधराशे आणि आता असं आहे की जसं आपलंही असतं ना, Academic year संपून जातं एक. किंवा एक financial year संपून जातं तर ते लोकं सगळे आपले agreement renew करतात. तर तुम्हाला तो month पण एक वाट बघावी लागत की आता renew होणार आहे, नाही होणार आहे, काय आहे. जशी तुमची quality असेल त्याच्यानंतर ते तुम्हाला तसं काम देतात. Freelancing मधे म्हणजे असंच आहे की तुम्ही कुठेही बसून कुठे म्हणजे तुम्ही जर प्रवास करत आहे तरी आपला laptop open करा. खोला. त्याच्यावर आपलं काम करा आणि त्यांना पाठवून द्या. वेळेचं काहीही बंधन नसतं. हो बरोबर आहे. हां. मी जर मला सुट्ट्यांमध्ये मला कुठे जायचं आहे. आता मला कुठे फिरायला जायचं आहे तर मला, सुट्ट्यांसाठी मला त्यांना गरज नसते की नाही मला इथे जायचंय तर मला सुट्टी पाहिजे. मला तिथे जायचंय सुट्टी पाहिजे असंही नसते. तुम्ही तुमच्या वेळेनुसार कुठेही जाऊ शकता. तुम्ही आपल्या मित्रपरिवारांसोबत बसू शकता. अह जर तुम्ही full time job करताय तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीला meeting attend करायची आहे, presentation द्यायची आहे. तर freelancing मधे हे पण एक tension नसतं. काहीही चिंता नसते, काहीही काळजी नसते. पण तेच जर तुम्ही म्हणजे freelancing चे खूप काही फायदे आहे जर विचार जातो म्हंटलं तर आणि जी full time करणारे असतात त्यांनासुद्धा freelancing मधे फक्त freelancing करून आपल्या वेळेनुसार करून, आपण हे सगळं मागे टाकू शकतो.

याचा फायदा company ला सुद्धा असतो भरपूर मोठ्या प्रमाणात. आपल्यालाच स्वस्त म्हणून ते करून घेतात आपल्याकडनं काम. आणि कसे कसे असतं ना कधी कधी कुणाला अनुभव नसतो, कमी अनुभव आहे. ज्यांना याविषयी माहिती नाही. मग त्यांना काय करतात लोकं की कमी पैशामध्ये काम करून पण घेतात. हेही एक आहे. आणि ज्यांना थोडासा अनुभव आहे त्यांना जास्त पण देतात. म्हणजे हा पण एक आहे फायदा म्हणजे आणि तोटा बघायचा झाला तर. हां पण अजून एक फायद्यात फायदा केलं असेल ना? तुम्ही काही ना काही freelancing?

केलं होतं एक-दोन file. ते कसं होतं एक तास, त्या file असायच्या वीस मिनिटाच्या, दहा मिनिटाच्या. मग त्या file मधे, काहीतरी तीन files होत्या वीस-वीस मिनिटांच्या. एक एक तासाच्या केल्या. त्या दोन file माझं reject झालं. मग ते reject झालं की मग ते त्याचे पैसे भेटत नाहीत. म्हणजे हा पण एक तोटा आहे ना freelancing चा. आपण वेळ घालवत मग नंतर ते, हेच एक वेगवेगळे company काय करतात ना खूपदा असं करतात. आता काही लोकं आहेत म्हणजे कुठल्यातरी म्हणजे जसं मी पण मागे म्हणजे मला हा अनुभव आलेला आहे. की त्यांनी मला काम दिलं, त्यांनी presentation आहे ते सगळं माझ्याकडनं translation करून दिलं. एक तर pay खूप कमी केला. ठीक आहे. आम्ही चला आपण घरी आहो म्हणून आपण ते काम करून पण घेतलेलं. पण एकदा म्हणजे task करून वा नंतर जेव्हा pay करायची वेळ येईल तेव्हा आणि मी त्यांना विचारलं वारंवार की काय आहे बरोबर झालं का बरोबर झालं का? की व्यवस्थित आहे का की व्यवस्थित आहे का? तर त्यांनी मला हो बोलले. अह की काही problem आहे का? काही change करून द्यायचं आहे, तर नाही नाही एकदम अगदी व्यवस्थित आहे. Client ला आवडलं वगैरे असं बोलले. मग नंतर जेव्हा pay एक महिना, ते बोलले की आम्ही एक महिन्यानंतर जसा client कडनं पैसे आल्यावर आम्ही तुम्हाला देऊ. मी म्हंटलं ठीक आहे, मान्य आहे. मग जसं मी त्यांना म्हंटलं की नाही तुम्ही असं मला pay नाही केलेलं आहे. तुम्ही म्हणजे माझे एवढे एवढे पैसे झाले होते, तुम्ही त्याच्यापेक्षा खूप कमी मला दिलेले आहे. तर ते बोलले actually आम्ही तुम्हाला दिले तरी आहे का तुमच्यामुळे आमचा client जो project आहे तो reject झालेला होता.

त्यांनी मला ज्या company चं ते translation होतं किंवा presentation होतं तर ते जसं ते इतकं छान होतं ते presentation ते वाचल्यानंतर आधीही मला त्या company विषयी आवड होती, पण ते वाचल्यानंतर परत आवड निर्माण झाली. तर मी काय केलं त्या company ला, हे केलं अह काय apply केला? Apply केल्यानंतर असं झालं की त्यांनी मला म्हणजे assignment पाठवलं. मी assignment घेतल्यानंतर मी त्यांना solve करून दिलं. मग त्यांनी हे mail मधे लिहिलं की तुम्ही आमच्या company ला का join करू इच्छिता? मी त्यांना reason दिलं की मी तुमची म्हणजे आधीपासूनच मला आवड होती पण मी एक PPT बघितली तर इतकं व्यवस्थित होतं मला translation साठी आलेली होती. आणि मी ते असं असं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला खूप जास्त आवड निर्माण झालेली आहे. पण ते बोललेत की ठीक आहे आवड निर्माण, मग त्यांनी ती PPT बघितली वगैरे. मग हां खूप छान केलेलं आहे असं आहे, तसं आहे. त्यांनी even ते ज्या company चे ते मला असं बोलले. पण ज्यांनी third party कडनं ज्यांनी माझ्याकडनं translation करून घेतलं, ते मला बोलले की तुमच्यामुळे आमचं project reject झालं, हे झालं, ते झालं. म्हणजे असंही खोटं बोलतात. अशी व्यक्ती आहे जी आपल्याला फसवतात. तर नेहमी freelancing करताना आधी check करून घ्यायचं, बघून, पडताळून घ्यायचं, की बरोबर आहे नाही आहे, payment करणार आहेत, नाही करणार आहेत. एखादा task आपण पैसे न घेता करू शकतो. पण नेहमी नेहमी जर असं होईल तर मग कसं ना. तुम्ही wait करायला ready असू शकता तर तुम्ही तुम्हाला एक महिन्याने, दीड महिन्याने पैसे देत आहे. चालेल. पण अगदी तुम्हाला देतच नाही हे तर मान्य नाही ना. आपला वेळ जातो त्याच्यामधे.

हो आलं माझ्या लक्षात. तरी पण मला आता कुठेही काय गरज पडली freelancing चं मी work व एखादं काम वगैरे घेतलं तर मी तुम्हाला विचारेल कारण की तुम्हाला, त्याच्यामधे अनुभव आहे ना त्यामुळे मी, कारण की असं फसवणारे लोकं असेल तर आपलाच तोटा होतो. हां ते तुम्ही मला कधीही विचारू शकता जेव्हाही freelancing चं काम आलं, तुम्ही मला कधीही सांगा, कधीही phone करा. आणि मला विचारा. मी तुम्हाला सांगेल. मी भरपूर कंपनींसोबत काम केलेलं आहे आणि आता पण करते आहे. आणि त्याच्यामुळे विचारू शकता. ठीक आहे चला मला ना थोडं company चं call company कडनं. ठीक आहे? मी त्यांच्याशी बोलून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. चालेल? हो हो. चालेल चालेल. ठीक आहे.